हो मैडम आहे की, काही काम होतं का तुमचं? अरे काय हे मीडियामधे आपलं हेल्थ सेक्टर बद्दल लिहून येतय, बघ की, किती निगेटीविटी ती? खरंच आपण अशे सगळे आहोत का रे, एवढे वाईट? हो मैडम, बरोबर आहे. तुम्ही जे विचारलाय ते प्रश्न अगदी खरोखरंच करेक्ट विचारलेला आहे, त्याच्या बद्दल मी माहिती तुम्हाला थोडी फार देऊ शकतो मैडम. सांग की रे, काय गर्व्हनमेंट, प्रायव्हेट सेक्टरमधे हा गोंधळ चाललाय सगळा? खरंच मला कधी कधी आपण असे या हेल्थ मधले एवढे वाईट लोकं आहोत का असं वाटतं बघ? मैडम, ing खर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला की गर्व्हनमेंटमधे ज्या सोयीसुविधा आहे त्या पूर्णपणे राबवल्या जात नाहीत. सर्व्हे करायचं झालं तर त्यांनी नेग्लेक्ट केले जातात, पण त्या पद्धतीनं त्यांचे एक नौकरवर्ग असो किंवा त्याचं कोणतेही टेंडर आलेलं असू दे, त्या पद्धतीचं त्यांनी परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी पूर्ण जनतेपर्यंत पोहचत नाहीत, त्यामुळं मैडम हे मिडियावाले तुम्ही म्हणटल्याप्रमाणे हे म्हणजे तुम्ही म्हणटल्याप्रमाणे की अॅडर्व्हटाईस किंवा पेपरला हे ते खूपच त्याचं दुर्लक्षित होत आहे मैडम. खरय. मलाहीदेखील असंच वाटतं की कधी कधी ना खूप एकतर्फी बोलल्या जातं, डॉक्टरांची बाजू कधी कोण समजूनच घेत नाही किंवा जी हेल्थ सिस्टीममधली लोकं आहेत, नर्सेस आहेत, टेकनिशियन्स आहेत, पेशंट कसा आणि कुठल्या परिस्थितीत आलाय हे कधी जाणूनच घेत नाहीत, फक्त एका बाजूची बाजू बघून त्याचीच री ओढतात रे. हो मैडम. आणि आता असं झालं आहे की प्रत्येक हॉस्पिटलमधे स्कीमचं अॅक्टिवेशन म्हणजे महात्मा ज्योतिराम फुले किंवा आणि एक कंपनी थ्रू स्किमा ज्या असलेल्या असतात ते त्यांनी विचार करून एकेकांना आता एकएक पेशंट असं सुद्धा म्हणू शकतोय की डॉक्टरांचा विचार न करता ते आम्हाला या सुविधा मिळाल्या नाहीत त्या सुविधा मिळाल्या नाहीत. ते पेशंट पहिला पूर्णपणे हॉस्पिटलचं जाणून घ्यायला पाहिजे आणि हॉस्पिटल, हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलमधे त्यांनी गेलेले आहेत त्या हॉस्पिटलमधून त्यांना इतका फीडबॅक मिळाला पाहिजे की त्यांना डॉक्टरलोकांनी तरी अतिशय उत्तमप्रकारे त्यांनी ट्रिटमेंट दिलेलीच असतेच फक्त समजून घेण्यात थोडाफार मैडम त्यांच्यात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे या बाकीच्या गोष्टी त्यातून त्यांना थोडं फार त्याला कारणीभूत म्हणजे अशिक्षित म्हणजे ज्ञान कमी असणे अन् ज्ञान असूनसुद्धा त्यांना कोणत्या प्रकारे ते आपण युज केलं पाहिजे? हे थोडसं त्यांच्या कनर्व्हशनमधे कमी पडल्यामुळे हे थोडसं अंतर, अंतर पडल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होत असतो मैडम. नाही खरंय. तुम्ही जो अशिक्षित पेशंटस् चा मुद्दा मांडला ना तो अगदी योग्य आहे. एकतर ते घरात बसतात, उशिरा पोहचतात मधे भूत भुताटकी करत अनेक तांत्रिक वांत्रीकांकडे फिरतात आणि म जेव्हा ते हॉस्पिटलला येतात तेव्हा ते ऑलरेडी सिरीयस झालेले असतात म अशावेळी डॉक्टर नर्सेस कसं वाचवू शकणार त्यांना प्लस कधी कधी आपण जे औषधं एवढ्या पोटतिडकीने त्यांना समजावून सांगतो ते नीट समजूनच घेत नाही आणि काही जुनाट आजार आहे बीपी आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे, फिट्सचा आजार ये, जी औषधं तुम्हाला ऑलमोस्ट आयुष्भर घ्यायला लागतात, हार्टचे औषधं आहेत ती मधेच सोडतात आणि म त्यामुळे शरीर तिथे साथ देणार ना. हो मैडम. करेक्ट ये. तुम्ही जे बोलला ना हे अगदी खरंच बरोबर आहे, कारण का सांगतो तुम्हाला, आता तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ते सुशि म्हणजे अज्ञान. अज्ञान हा खूप महत्वाचा भाग मानला जातो,

कारण का सांगतो तुम्हाला, तर ज्यावेळी पेशंटला, आपला नातेवाईकांना काहीही जर झालं तर पेशंट हॉस्पिटलला येण्याच्या अगोदर त्यानी घरीच काहीनाहीतरी उपचार केलेले असतात आणि पेशंटची क्म्त, कमकुवता झाल्यानंतर डॉक्टर लास्टच्या स्टेजला काहीच करू शकत नाही, त्यामुळं कसं होतं की डॉक्टरांचे जे, डॉक्टरांचे जे लाईन आहे ते करेक्ट असते अन् त्यावेळी त्यांनी ह्या डॉक्टरांच्या नावानुसार ये किंवा आनेनुसारे त्यांनी काहीतरी पेपरबाजी किंवा हे बाकीच्या गोष्टी उल्डबाजी करत असतात. पण ते करू नये यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे शिकायला शिकल्यानंतर वाचायला येतं, आपण काय होतं हे ह्याच्या, ह्याच्या संदर्भामधे त्यांनी थोडंफार हॉस्पिटल, डॉक्टरांचे कनेक्ट राहून त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे मैडम. अगदी, अगदी. आणि मला असं वाटतं ना की आपली जी भारतातली अर्थव्य, जी आरोग्य व्यवस्था आहे ती एका पिरामिड सारखी आहे. आपला बेस आहे ग्रामीण भाग, तिथे आपल्या पीएचसीस आहेत, सीएचसी आहेत, कम्युनिटी हेल्थ सेंटर आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत म्हणजे प्रार्थमि आरोग्य केंद्र आहेत तिथे कवॉलिफाईड मेडीकल ऑफिसर्स आणि नर्स असतातच ऑन ड्युटी, रोटेशनमधे असतात, कम्युनिटी हेल्थ सेंटर तिथे अधिक तज्ञ डॉक्टर आता गर्व्हनमेंट अपॉईंट करत आहे. प्रत्येक विषयातील तज्ञ आणण्याचा कॉन्ट्रक्ट बेसिसवर म्हणा वगैरे. सरकारचा प्रयत्न चालू आहे पण त्याच्या जोडीला पेशंटनेसुद्धा साथ देणं गरजेचे आहे ना. टाळी दोन्ही हातांनीच वाजते, एका हाताने वाजवणं तर शक्य नाहीये. आणि मग ज्या गोष्टी या लेवलला कंट्रोल होत नयी त्यासाठी म आपल्याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल किंवा जिल्हा इस्पितळे तसच काही टरशरी केअर सेंटर म्हणजे अशे हॉस्पिटल्स जिथे अतिशय अद्यावत अशा सोयी, सोयी असतात. सुखं सुविधा नायी म्हणणार मी, सोयी असतात की ऑपरेशनची मशीन ही प्रत्येक दवाखान्यात ठेवणे कदाचित शक्य होणार नयी कारण त्यांच्या किमती खूप महाग असतात,

कारण नुसतं हॉस्पिटलची इमारत बांधून चालत नाही ना त्याच्यामधे असणारे तज्ञ डॉक्टर, त्यांना लागणाऱ्या सोयी सुविधा, त्यांना लागणारी उपकरणे याचा सुद्धा पुरवठा गरजेचा असतो.

नुकसान करायचं, कारण की पेशंट्ना, पेशंट आणि डॉक्टर ह्यांच्यात जो संवाद आहे खूप महत्वाचा संवाद आहे, आणि आपण कोणत्या पद्धतीने काय केलो आणि कोणत्या डॉक्टरांच्याकडे जायचं आणि आपण कसं बरं व्हायचं ह्याचं अज्ञान अजून खूप भारतामधे पसरलेलं आहे. थोडी सु, सुशिक्षित लोकं, शिक्षित लोकंसुद्धा अडाणी लोकांच्या सारखं मैडम वागतात. त्यासाठी आपण कोणत्या हॉस्पिटलला गेल्यानंतर कोणत्या पद्धतीच्या फॅसिलिट्या आहे? आणि त्या फॅसिलिटी जाणून घेऊन, आपला खर्च कितपर्यंत होणार आहे? आणि नंतर ना दोषी डॉक्टरना देण्या, देण्यापेक्षा आपण स्वतःच आपण स्टडी करून, अभ्यास करून आपण त्यासाठी उतरवायला पाहिजे. आता एक एका हॉस्पिटलमधे मैडम असं सुद्धा होऊ शकतं की डॉक्टरांच्या हातून हे असा प्रॉब्लेम झाला. का झाला? कशासाठी झाला? आपण कधी वेळेत पोहोचलो का? हे सुद्धा आपण त्याची पूर्ण अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे. आता एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, गर्व्हनमेंट हॉस्पिटल म्हणून असतात तिथं गेल्यानंतर तुमची हेळसांड होत असेल तर तुम्ही तक्रार नोंद करू शकता. तक्रार नोंद केल्यानंतर तुमची दखल घेतली जाईल. त्यानंतर तुम्हाला गर्व्हनमेंट, गर्व्हनमेंटवाले सुद्धा कोणत्या कोणत्या फॅसिलिटी नाहीत प्रत्येकांच्या, प्रत्येकांना समजू समजण्यासाठी एक माहिती कक्ष केंद्र म्हणून नियोजित असलेलंच असतं तिथं जाऊन आपण सगळ्या गोष्टी माहिती घ्यावी, माहिती घेऊन झाल्यानंतर आपण काय, कोणत्या आजारावरती ट्रिटमेंट घ्यायचंय, कोणत्या सेक्शनला जायचंय, कोणत्या डॉक्टरना भेटायचंय त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती करून लोकांनीसुद्धा डॉक्टरना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे ते केल्यानंतर मैडम असं होईल की हे जे पेपरबाज्या येतात, तुमचे बातमींना सांगतात की हेल्थ डिपार्टमेंटबद्दल हे असं होत आहे, तसं होत आहे, त्या सगळ्या गोष्टी कमी होऊन जातील, आणि पेशंट आणि डॉक्टर ह्यांच्यात ज्यावेळी चांगला संवाद होईल त्यांनतर सगळेच बऱ्यापैकी पेशंट चांगले बरे होऊन जातील आणि पेशंटांनीसुद्धा जागरूक राहीलं पाहिजे की आपण वेळेवर दवाखान्यालाच गेलं पाहिजे, वेळेवर त्यांनी सांगितलेलं उपचारांचं पालन पोषण केलं पाहिजे. ह्या गोष्टी त्याचं कुठेतरी कमी पडत असेल त्यामुळं मैडम हे अशा गोष्टींच की हेल्थ सर्व्हे होत नाही, ते होत नाही असं होत नाही. हे सगळ्या गोष्टी अडून येतात. ज्यावेळी सर्व्हेला गेल्यानंतर चुकीची माहिती लोकसुद्धा देतात कारण की घरात चार लोकं असतील, दोन आजारी असतील, सगळे बरे हेत म्हणून सांगतात. ही लोकंसुद्धा त्यासाठी कारणीभूत आहेत, ते डॉक्टरांनाच दोषी ठेवण्याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे चुकीचा आहे, असं मला तरी वाटतं मैडम. अगदी योग्य बोललात. कारण लोकांनी जं माहिती आपल्यापासून लपवली तं आपण तरी कसं आजाराचं निदान करणार? आता गर्व्हनमेंट हॉस्पिटलसुद्धा काट टाकत आहे. तुम्ही म्हंटलात तसं तिथे एक तक्रार कक्ष असतो, तक्राराची दखाल घेणाऱ्या अधिकारी असतात आणि दोषी डॉक्टरांना किंवा नर्सिंग स्टाफवर योग्य ती अॅक्शन ही घेतलीच जाते. परंतु रुग्णांनी नुसती तक्रार करत न बसता योग्य मार्गाने जाऊन ती तक्रार नोंदवणेदेखील महत्वाचे आहे, तसेच अनेक पेशंटला अनेक गर्व्हनमेंट स्कीम्स किंवा सोयींबद्दल माहितीच नसते त्याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रेदेखील त्यांच्याकडे नसतात, सोप्यात सोपे कागदपत्र म्हणजे आधार कार्डसुद्धा व्यवस्थीत नसते आणि जे वेळोवेळी झालेले अमेंडमेंटस् असतात, अशा डॉक्युमेंटस् मधे जसं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आहे ज्याच्यावरती गर्व्हनमेंटच्या असंख्य स्कीम्स आहेत त्याची माहितीदेखील अनेक रुग्णांना नसते. आता तर प्रत्येक प्रायवेट आणि इवन सरकारी दवाखान्यामधेदेखील सोसिअल वर्कर्स जे क्वालिफाईड सोशिअल वर्कर्स आहेत त्यांना एमएसडब्लू म्हंटले जाते मेडिकल सोशिअल वर्कर्स, असे देखील लोकं ज्ञान वाटण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, योग्य स्कीममधे योग्य नियोजन करून पेशेंटला योग्य ते ट्रीटमेंट कमीत कमी खर्चामधे देण्यासाठी बांधील असतात, त्यामुले पेशेंटनेदेखील अशा मदत कक्षांची मदत, अशा मदत करणाऱ्या एमएसडब्लू, मेडिकल सोशिअल वर्कर्सची मदत घेणे अतिशय महत्वाचे आहे. हो मैडम. आता सांगित्यलाप्रमाणे आपण हॉस्पिटलचं, हेल्थ डिपार्टमेंटचं हे आपण दुष्परिणाम भरपूर बाहेर ऐकत असतो, त्यासाठी अंगणवाडी टीचर्स आशा वर्कर मैडम ह्या आणि आमच्यासारखी शिकलेली मूलं असतात, आणि ज्या लोकांना माहित आहे त्यांना तुम्ही, रुग्णांनीसुद्धा जाऊन विचारणं खूप गरजेचं आहे. त्यांनी विचारल्यानंतर त्यांना योग्य, योग्य वाट त्यांना निर्माण होईल आणि आपल्या आजारावर मात करून चांगलं जीवन जगू शकतील आणि त्यांनी हे करण्यापेक्षा दुष्परिणाम म्हणजे ते होत नाही, करत नाहीत, तुम्ही डॉक्यूमेंट व्यवस्थित दिल्यानंतर बाकीच्या गोष्टी सगळ्या ऑटोमॅटिक होत जातात, फक्त कसं ये शिक्षणाचा अभाव कमी असल्यामुळे आणि शिक्षण घेतलेले लोकंसुद्धा अतिशहानपणामुळे हे अशा गोष्टी मागं पडत असतात आणि हेल्थ डिपार्टमेंटचं नाव खराब करत असतात. प्रत्येक हॉस्पिटल, प्रायवेट हॉस्पिटलमधेसुद्धा गेल्यानंतर एक छान माहिती देण्यासाठी कुणीना कुणीतर असू शक्त तिथं जाऊन माहिती घ्या, गर्व्हनमेंट हॉस्पिटलमधे जाऊन जा, प्रत्येक गावामध्ये जणगणना होत असते, आपल्या भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपण आता सुशिक्षित झालो आहे, सुशिक्षित झालं म्हंटल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपण घेतला पाहिजे आणि आपण दुसऱ्यांना बोट करून चुकीचं दाखवण्यापेक्षा आपण चांगलं राह्यलं पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टींना आपणच राहूनसुद्धा आपल्या कुटुंबालासुद्धा चांगला आधार मिळाला पाहिजे, कुटुंबातल्या लोकांनासुद्धा आता एक पंतप्रधान आरोग्याचे एक नवीन कार्ड मिळत आहे, त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांची नावे आहेत का बघा? कमीत कमी शासनानी पाच लाखापर्यंत तुमच्या आरोग्याला संरक्षण दिलेलं आहे, ते कोणत्या हॉस्पिटलमधे जाऊन आपलं होत?

चांगलं लक्ष देतात, प्रायवेटमधे त्याच्याहून चांगलं देतात अन् त्यासाठी थोडे पैसे आपणाला मोजावे लागतात, ते आपली परिस्तिथी असेल त्या परिस्तिथीनुसार जाऊन आपण सगळ्या गोष्टीचे हे करून आपण हेल्थ डिपार्टमेंट असो, आपलं हेल्थ असो चांगलं ठेवूया अन् आपण निरोगी राहूया. नक्कीच, नक्कीच. आयुष्मान भारत योजनेबद्दल तुम्ही म्हंटलात त्याबद्ल सरकार एवढी जनजागृती करते आहे, पेपरमधे जाहिराती देत आहे, घरोघरी जाऊन अगंणवाडी आणि आशा वर्कर मार्फत त्याचा प्रसार करते आहे, रेडियोवरती सांगते आहे, परंतु तहान लागल्यावर विहीर खोदायची हे देखील लोकांनी टाळायला पाहिजे. जसं तुम्ही म्हंटलात तसं आयुष्मान भारत योजनेचं कार्ड आपलं तयार झाल्यावरती हे कार्ड जवळपासच्या कोणत्या, कोणत्या इस्पितळात चालतं? कोणतं इस्पितळ बेसिक सुविधा? कोणतं इस्पितळ अधिक पुढच्या सुविधा देतं? तसंच डॉक्टरांचंदेखील पेशेंटने ऐकायला पाहिजे. हो मैडम. आणि आता असं तुम्ही आयुष्मान भारतचं बोल्ला ते गोष्ट आपण अगोदरच चुकी करायची आणि त्यानंतर आपण काय म्हणायचं की ह्या आम्हाला कोणत्या सुविधा नाहीत, काय नाहीत, हे दोष सरकारला किंवा हॉस्पिटलला किंवा डॉक्टरांना देण्यापेक्षा आपणच जागृत होऊन सगळ्या गोष्टी व्यवस्थीत करून आपल्या हेल्थकडं लक्ष देणं, हेल्थ इज, हेल्थ हे आपल्या माहित आहे की मोस्ट इंपॉर्टन्ट लाईफमधे ये. आपण असो, असेल तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हे जर गोष्ट लक्षात असेल, कुटुंबाची जबबाबदारी जर घ्यायची लक्षात असेल, तर ऑटोमेटिक आपण कसं राहायाचं आणि कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट घ्यायचं? हे लक्षात येतं. आणि आज एकच लक्षात ठेवायचं की प्रत्येक पेशंटांनी, ग्राहकांनी किंवा लोकांनी तर आपण आशा वर्कर जे सर्व्हेला येत असतात, सर्व्हेला चांगल्याप्रकारे खरी माहिती दया, त्यानुसार तुम्हाला कोणत्याप्रकारे आजार झाला आहे? काय झालाय? त्याच्यावरती चांगल्याप्रकारे ट्रीटमेंट होईल

नाव बदनाम करण्यापेक्षा नाव उचलायचं काम करा आणि आपण डॉक्टरांना हेल्प करूया, आपण चांगलं राहूया आणि चांगल्या पद्धतीनं एक ज्ञान घेऊन आणि आपण चांगल्या पद्धतीनं निरोगी राहून व्यवस्थितरित्या आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यातर मलातरी वाटतंय मैडम असं की सगळी निरोगी बनतील. नक्कीच संतोष. कारण जसं मी म्हंटल, टाळी दोन्ही हातांनी वाजते त्यामुळे रुग्णांनी, पेशेंटनी आणि डॉक्टरांनी दोघांनी एकत्रित येऊन हा आजार जो आता बळकावला आहे, जसं आपण कोरोनाचा नायनाट भारतामधे अतिशय सक्षम पद्धतीने केला तसचं आपण इतरही अनेक आजार आहेत भारतामधे त्यांचादेखील समूळ नायनाट करू शकतो, तसचं जसं आता आपण टीबीची लढाई जिंकत आलो आहोत, एड्सची, एचआयव्ही लढाई जिंकत आलो आहोत, लेप्रसी म्हणजे कुष्ठरोगाची लढाई बऱ्यापैकी जिंकली आहे, पोलिओची लढाई ज्याला आपण भारतातनं समूळ नायनाट करून पूर्णतः जिंकली आहे, गोवर ह्याचासुद्धा आपण समूळ नायनाट करायच्या दिशिने प्रवास सुरु केला आहे. हे सगळे नक्कीच होणार जेव्हा पेशेंट म्हणजे रुग्ण, जनता म्हणजे लोकं आणि आपण डॉक्टर किंवा हेल्थ सिस्टममधली लोकं एकत्रित येऊन काम करू तेव्हाच हे नक्की होणार. एक चायनिज म्हण खूप योग्य आहे, योग्य वेळेत घातलेला एक टाका पुढील नऊ टाके टाळतो. तशाच पद्धतीने हे आहे की नयी? हो मैडम, नक्कीच. बरोबरच आहे. आपण म्हणतो, डॉक्टर देवमाणूस आहे. देवमाणूस आहे बरोबर आहे, त्यांना आपण साथ देणं हे खूप गरजेचं असतं. हे मैडमांनी म्हंटल्याप्रमाणे, दोन्ही, एका हातानी टाळी वाजत नाही, हे करेक्ट आहे. ज्यावेळी कोरोनाची महामारी आली त्यामुळे आता लोकांना लक्षात आलं की हेल्थ किती इंपॉर्टन्ट आहे. थैंक यू मैडम. नक्कीच संतोष. थैंक यू खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून.